आणि इथे कोणी आहे नाही पण रिकामे आहे हे असं अं चित्र आहे ब्युटीपार्लरच .

ती जिथे अं हॉल खूप सुंदर लाइटिंग नी आणि फ्लावर्स नी--

आणि कुणीही व्यक्ती आहेत नाही गर्दी कशाचीच आहे नाही.

बसायसाठी डेक्स आहेत वरती शेड दिसतो आहे आणि ट्रॅक्स रिकाम्या आहेत.

आणि गालीच्या सारखा फ्लॉवरनी खूप सुंदर असे डेकोरेशन केलेल आहे भरपूर खुर्च्या लागलेल्या आहेत आणि खुर्च्या समोर.

हे चित्र एका पहाडी चे दिसत आहे.

तिथे वरती फ्लॅटस आहेत आणि खाली शॉपिंग सेंटर वगैरे दिलेल आहे आणि स --

कोणी मास्क घालून आहे कोणी फिरतात आहे काही काय काय करतात आहे आणि इ --

आणि मागे झाड आहे आणि साईड ला यांना बाउंड्री मध्ये --

जे एकतर पी.टी. करत असतील किंवा डान्स करत असतील.

त्या पी.टी असा शिकत आहेत.

आणि हे एंट्रन मेन एंट्रन्स वरच हे चित्र आहे.

आणि त्या साईडला काही अं भर--

डॉक्टर बनून इथून छान निघतात सगळी मुलं.